बँक ही आहे बँकेचा एकक्साक्ट समोर हीच समोर हीच अ नारळाच झाड आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे क्रश व तुकडे करुन ठेवलेले आहेत. बिसकिट चोकलेट ठेवलेले आहे.

राहण्यासाठी खूप मोठी अ अपार्टमेंटच्या बिल्डिंग्स दिसत आहेत.

अह किमान पन्नास ते पंचवीस अपार्टमेंटच्या बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंगच्या बाहेर पार्किंग पण आहे.

हॉटेल मध्ये कुम्म हॉटेल मध्ये--

अ सीटिंग अरेंजमेंट आहे तिथ टेबल आणि चिकट टेप पण दिसत आहे आ कागदपत्रे आहेत.